किंवा केस बांधण्याचं काम चालू आहे.

या फोटो मध्ये एक ट्रेन दिसत आहे रेलगाडी पाठीमागे त्याज्या अह एक मोठी बिल्डिंग टॉवर दिसत आहे.

यहा फोटोमध्ये काही शो ची झाडं दिसत आहे त्याच्यावरती गुलाबी रंगाची फुले आलेली दिसत आहे.

या फोटो मध्ये दिसत आहे की ब पाठीमागे काचेच्या खिडक्या आहेत.

पायात पाठीमागे भिंत आहे भिंतीचा रंग सफेद आहे एक लाईटीचा बोर्ड दिसत आहे.

पिवळ्या रंगाची खुर्ची दिसत आहे ठेवलेली.

या फोटो मध्ये एक कॉट दिसत आहे कॉट वरती एक बॅग ठेवलेली दिसत आहे पाठीमागे काचेची खिडकी आहे.

बाजूला स्टेशन आहे पाठच्या साईडला एक निळा रंगाचा पत्रा दिसत आहे.

माग बाजूच्या साईट ला बसण्यासाठी माणसांना बसण्यासाठी जागा आहे.

हे एक वॉटर पार्क आहे या फोटोमध्ये दिसत आहे की इथे माणसं --

या फोटोमध्ये अह भरपूर सारे दगड आणि विटा दिसत आहेत.

या फोटो मध्ये एक बिल्डिंग दिसत आहे सफेद रंगाची.

या फोटोमध्ये एक इमारत दिसत आहे.

सफेद रंगाची भिंत आहे पाठीमागे एक मोठा पेंटिंग लावलेला आहे.